पर्यावरण तर बोहत काही देते आपण पर्यावरण आहे तर आपणच आहो न हा पर्यावरण तर शुद्ध पाणी शुद्ध हवा शुद्ध अन्न आणि नैसर्गिक नैसर्गिक वनस्पती इत्यादी आपण पर्यावरनातूनच मिळवतो न

हा आणि या उलट तर आजकाल लोक स्वतःच्याच स्वतःच्याच स्वार्थासाठी आणि लालची लालची साठी म्हणजे जंगलाचे जंगलातले म्हणजे झाडे झाडे झाडे वगैरे तोडत राहतात.

हा फर्निचर बनवासाठी

हा आणि आपल्यला जीवन जीवन नाहीका म्हणजे जीवन जगण्यासाठी तर पर्यावरण तर गरजेच आहे झाडा मुळेच येते ना आता ऑक्सिजन पूर्ण आपल्याला हा हो आपले आपले जीवन म्हणजे पर्यावरणावरच अवलंबून आहे ना त्याच्या मुळे काहीच नाही आता कस आहे ते पाणी पण पाणी पण पाणी पण दुषित झाला आहे आपला हवा पण दुषित अन्न तर अन्न पण दुषित आहे हो पानी त दुषीतच आहे लोक पण काही पण हा आणि आणि आपल्या भौतिक भौतिक भौतिक सुखातून मिळालेल्या नैसर्गिक नैसर्गिक संसाधनाचा शोषण करून प्रदूषण पण वाढत आहे या सर्वांचा परिणाम पर्यावरणावरच होत आहे हा दर वर्षी दर वर्षी पाच जून ला म्हणजे नाहीका अ पर्यावरण पर्यावरण म्हणून साज दिन म्हणून सजरा साजरा करतात.

हा त्याच दिवसी थोड लोक हे झाडे वगैरे लावतात थोड साजरा करतात बस ते एकच दिवस करतात हा दुसर काही करतच नाही त्या फक्त त्या एक दिवस करतेत आणि मग बाकी दिवस करतच नाही ते पण खूप यार एयर पोलुशन होते एयर पोलुशन मुळे पक्ष्यांना पण त्रास होतो जस म्हणजे पाच जस नाही का म्हणजे पाच जून ला म्हणजे एकत्र येऊन झाड झुडपं लावतात ना तसेच सार्वजन सर्वजन म्हणजे जागरूक होऊन म्हणजे रोजच असे काम करत राहिले तर ह पर्यावरण म्हणजे रक्षण तर होणेच पर्यावरणाच रक्षण राहणारच रक्षण होऊ सकते पण लोकांना अस राहावे लागेल तस राहत असते हव आता सार्वजनिक म्हणजे जागरुकता वाढवण्या वाढवण्यावरुण जेणे करून वैक्तिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी सकरात्मक पावले पावले उचलू पण उचलू पण शकतात न आणि तसेच अनेक आणि तसेच अनेक वेडा म्हणजे शाळा मध्ये विध्यार्थ्यांना पर्यावरण या या विषयावर निबंध पण लिहायला सांगतात प ते तर आपल्याला पण होते न निबंध हो ती पण अस वाट खूप त्रास आहे न सरकार न नियम काढला पाहिजे आता काहीतरी या हा सरकार न तर नियम तर पाहिजे न त शाळे मध्ये तर आपल्याला हा स्वच्छता अभियान चांगली होती

पर्यावण जर चंगले जर राहला नाही तर आपण पण चांगले नाही राहू

ह आपल्यांना पण असच बिमारी होत राहीन मग अ एक एक करून असे मरतच राहणार मग लोक ह त्याचा शिवाय पण पर्याय नाही आहे आता पर्यावरणात, पर्यावरण म्हणजे थ म्हणजे स्वच्छ वगैरे ठेवणे ते आपल्याच हातात आहे आता

हा लोक तर लोक तर किती म्हणजे गा गाड्या वगेरे घुमवतात ते त्याच्या मुळे पण प्रदूषण होते हा एयर पोलुशन अजून ध्वनी ध्वनी ध्वनी पण ध्वनी नाहीका म्हणजे ध्वनी ध्वनी ध्वनी पण प्रदूषण होतात. हा अजून लोक तर झाडे तर तोडत राहतात पण झाडे लावत नाहीत झाडे लावत नाही कोणी एक दिवसी लावेल मग पर्यावरण हा ते तसच राहते

ह मी पण लावत राहतो

पर्यावरण पर्यावरण दिनाचे म्हणजे थिम आपलेच आपलेच पर्यावरण कसे कसे कसेच म्हणजे कसेच सुरक्षित अ कसेच सुरक्षित अ ठेवायचे आणि पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या आपल्याला म्हणजे सर्व वाईट वर्तमान बद्दल जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न प्रयत्नाचा एक भाग बनलाच पाहिजे हा त आहे समुद्रामध्ये पण लोक काही पण क्यान बिन फेकून देते ते आणि हा आणि अजून जे कम्पनी वगैरे राहते ते तिथल पण सांडपाणी जो राहते तो नदीतून सोडतात तर सगळ नदीतल पाणी दुषित होते.

हा ते मग आपल्याला त्याच्या मुळे पण आजार होते

इकोच इकोच इकोच नाही होइल सिस्टम वाचवू शकतो हा आपण आपण उदबातीत उदबातीत केलेल्या म्हणजे कचऱ्याचे कचऱ्याचे प्रमाण पण कमी करून त्याची योग्य योग्यच विल्हेवाट लावली पण पाहिजे

अ हा विल्हेवाट पण लावली पाहिजे हा विल्हेवाट लावली म्हणजे कचऱ्याची तर थोड चांगलच राहते ना

ते पण वापर

मार्केट मध्ये तर खूपच चालू आहे प्लास्टीक चा वापर ह आणि आपल्याच आपल्याच ग्रहावर तर निरोगी निरोगी निरोगी निरोगी जीवन सुरूच सुरूच सुरूच ठेवासाठी आपलेच आपलेच पर्यावरण महत्वचपूर्ण आहे न अ सध्याचा युगात तर मानव निर्मिती तंत्रज्ञान आणि आधुनिकता दिवसेंदिवस आपलेच आपलेच पर्यावरण नष्ट नष्टच करत आहे. हा आणि हे परिणामी आपण सध्या सर्वात गंभीर समस्येला समोर समोर जात आहेत. ह पर्यावरण तर दुषित होणारच

हा ते तर त्यासाठी आपणच आहोन म्हणजे करू शकतो रक्षण करू शकतो तर आपण थोड जर म्हटलं अ म्हणजे दुषित करायचं नाही थोड तिथे त.

हो हो हा आणि पर्यावरणीय म्हणजे दुषितेचा सामाजिक अ सामाजिक, शारीरिक, आर्थिक, भावनिक आणि बौधिक यासह आपल्याला म्हणजे जीवनाचा सर्वच भागावर परीणाम होतो हा पर्यावरणीय म्हणजे प्रदुषणामुळे वातावरण वातावरणाचा विविध विविध आजार होतात ज्याचा सामना म्हणजे माणसालाच आष्यभर आष्यभर करावा लागतो हा पक्षांना पण खूप त्रास होत आणि हि ह आणि हि जी हि जी समस्या केवळ कोणत्याही कोणत्याही समुद्यासाठी म्हणजे किंवा ठिकाणासाठी नाही कि म्हणजे हि एक जागतिक जाग म्हणजे जागा साठी समस्या आहे हो जगासाठीच आहे आता झाडा कापते त चिमणीचे जे हे राहते घर ते

तेच आहे जर आपण जर म्हटलो म्हणजे ठाणलो असून जर पर्यावरण ठीक ठेवायचे आहे तर तर जीवन एक दिवस म्हणजे अस्ती अस्तीत्वात राहील मग

ह आता शासनाच्या शासनाच्या पर्यावरणात म्हणजे चळवळीत प्रत्येक प्रत्येक सामान्य म्हणजे नागरिकान सहभागी सहभागी झालेच पाहिजे

हा तस पण थोड चांगलच आहे ना मग हव सरकार बदलणार आहेत

हा आनी पर्यावरण पर्यावरण अ सुरक्षीत आणि निरोगी निरोगीच निरोगी करण्यासठी आपण सर्वांनी आपल्याच आपल्याच चुका पण चुका पण सुधरल्या पाहिजेत ह आणि आपला आपला ही का म्हणजे जो जो स्वार्थ आहे तो पण तो पण सोडला पाहिजे

हा स्वार्थासाठी आपण झाडे हे ते तोडतो आणि जो क अ क म्हणजे नदीतल नदीतल आपण चांगल पाणी घीडतो आणि कंप कंपनी कंपनीतूंच घेतो आम्ही आणि जो सांडपाणी रफ तो सोडतो तस

आणि पापुलेशन खूप वाढत आहे जेवढ पापुलेशन वाढणार तेवढाच पोलुशन होणार आता हा परंतु हा परंतु प्रत्येक केलेल्या छोट्या छोट्या विधायक कृती मुळे महत्वच पूर्ण फरक पण पडु शकतो ना आणि पर्यावरणाचा नाश पण होतेच आता तेच तेच रोखण्यात मदत पण होऊ शकते हवा आणि पाण्याचा प्रदुषणामुळे विविधच विविध प्रकारचे रोग आणि विकार विकार पण म्हणजे होऊ लागले आता आपला जीव तर आपला तर जीव तर धोक्यातच आहे जीव त धोक्यातच आहे आता निसर्गच चांगला नाही आहे पर्यावरण त होणारच आहे

आता फक्त पाणीच आहे पृथ्वीवर

हा आणि आजच्या जे आजच्याच आजच्याच जगात काही काही निरोगी म्हणता या म्हणता येणारच नाही

आपण जे आपण जे काही खातो आणि जे म्हणजे त्याच्यात पण कृत्रिम खात्या म्हणजे जस आपला म्हणजे केमिकल्स येते त्याचात राहतातच ते तर दुषीतच आहे आणि ते ते मग आपल्या आपल्या पण आपल्या पण शरीरासाठी म्हणजे हानीकारक आहे तर आता ते तर परिणामीच आहेत म्हणा आपण जर बरे आणि आपण बरे आणि आनंदित जरी असलो तरी पण तरी पण आपण कधी कधी आजारी पण आजारी पण पडु शकतो

हा नागरीकरण आणि औधोगी परिणाम म्हणून अ मानवाने म्हणजे औषध, औधयोग आणि सामजिक जे क्षेत्र विकसित केले आहे परंतु नैसर्गिक लॅडस्कोप आणि कोंकरीट संरचना काजल अग्रवाल हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि model आहे जी प्रामुख्याने तेलगू तामिळ आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करते काजल अग्रवाल चा जन्म एकोणवीस जुन एकोणविशे पंच्यांशी रोजी मुंबई महाराष्ट्र भारत येथे झाला. दोन हजार चार काजल अग्रवाल ने एकोणविशे नव्यानो मध्ये क्यो होगया ना या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले पण काजल ला दक्षिण भारतीय चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. दोन हसण्याची काय गोष्ट आहे चंदामामा पेशाल सारख्या अनेक यशस्वी हिंदी चित्रपटात हि त्यांनी काम केले आहे इलियाना डी क्रूज वर

एक नोव्हेंबर एकोणविशे सत्यांशी मुंबई महाराष्ट्रात हिने दोन हजार सहा मध्ये तेलगू चित्रपटात देवदत द्वारे bollywood मध्ये पदार्पण केले.

दिशा पटानि एक भारतीय अभिनेत्री आहे जिने प्रामुख्याने बॉलीवूड चित्रपटामध्ये काम करते दिशा चा जन्म तेरा जुने एकोणविशे ब्यानो रोजी बिरेली उत्तर प्रदेश

अभिनयाची सुरवात केली तो त्याच्या पहिल्या हिंदी चित्रपटातुन बॉलीवूड चित्रपटसृष्टीत खूप लोकप्रिय झाला तो अं मलंग आणि भारत सारख्या व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी हिंदी action चित्रपटासह अनेक चित्रपटात दिसला आहे त्यात अभिनय केला आहे

कियारा अडवाणी खरे नाव आलीया अडवाणी हि एक भारतीय अभिनेत्री आहे. जी प्रामुख्याने बॉलीवूड चित्रपटामध्ये काम करते त्यांचं जन्म एकतीस जुलै एकोणविशे ब्यांनव रोजी महाराष्ट्रात झाला कियारा चा जन्म मुंबईत झाला दोन हजार चौदा मध्ये तिने हिंदी चित्रपटांत फुगली मध्ये काम केले आणि दोन हजार अठरा मध्ये तिने तेलगू चित्रपट भारत आणि नेणू मध्ये काम केले पाहिल्याप्रमाणे फुगली हा तिचा पहिला हिंदी चित्रपट फारशी कमाई करू शकला नसला तरी या चित्रपटातून कियाराला बॉलीवूड मध्ये ओळख

नोरा फहतेही कॅनेडी अभिनेत्री नृत्यांगना मॉडेल आणि गायिका आहे जी प्रामुख्याने भारतीय चित्रपट आणि हिंदी तेलगू आणि मल्याळम मध्ये काम करते त्यांनी rocking film industryt

अद्य शर्मा एक भारतीय चित्रपट अभनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी आणि तेलगू चित्रपटां मध्ये काम करते आद्या चा जन्म अकरा मे एकोणविशे ब्यांनो रोजी मुंबई महाराष्ट्र भारत येथे झाला दोन हजार सात हिने एकोणविशे वीस मध्ये दोन हजार वीस एकोणविशे वीस या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि तिचा पहिला हिंदी चित्रपट हिट ठरला आणि अश्याप्रकारे आदाने चित्रपटसृष्टीत आपले नाव कोरले त्या नंतर दोन हजार चौदा मध्ये आदाने तेलगू चित्रपट heart atack द्वारे पदार्पण केले आणि दोन हजार पंधरा मध्ये कन्नड चित्रपट राणा विक्रम द्वारे दोन हजार सोळा मध्ये तामिळ चित्रपट विदूनामा मध्ये काम केले आलू पदार्पण केले नर्गिस ठाकरेवर एक टिपणी नर्गिस ठाकरे हि एक अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आणि model आहे जी प्रामुख्याने इंग्रजी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करते तीचा जन्म वीस ऑक्टोबर एकोणविशे एकोणऐंशी रोजी united state मध्ये झाला नर्गिस ठाकरे यांचा जन्म न्यूयार्क मध्ये झाला नर्गिसने दोन हजार अकरा मध्ये rock star या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तो म्हणजे मुद्रा मद्रास कॅफे मै तेरा हिरो आणि house full three आणि इतर अनेक यशस्वी bollywood

नुत्रत भारोच्या हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जी मुख्यतःहिंदी चित्रपट हिंदी चित्रपटामध्ये काम करते तीचा जन्म सतरा मे एकोणविशे पंच्यायनशी रोजी मुंबई महाराष्ट्र भारत येथे झाला नुत्रत भारोचा यांनी तिने दोन हजार सहा मध्ये जय संतोषी मा या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले

अक्षय कुमार बॉलीवूड मध्ये खिलाडी म्हणून ओळखले जाते खरे नाव राजीव हरी ओम भाटिया हा एक भारतीय अं चित्रपट अभिनेता निर्माता आणि marshal art आहे भारतीय सिनेमा महान अभिनेत्यांपैकी एक अक्षय कुमार चा जन्म नऊ सप्टेंबर एकोणविशे सदुसष्ठ रोजी अमृतसर पंजाब भारत

सलमान खान हा bollywood मध्ये सल्लू म्हणून ओळखले जाते खरे नाव अब्द्दुल रशीद सलीम सलमान खान हा एक भारतीय चित्रपट अभिनेता गायक आणि निर्माता आहे भारतीय सिनेमा महान अभिनेत्यांपैकी एक सलमान खान चा जन्म सत्ताविस डिसेंबर एकोणविशे पासष्ठ मध्ये इंदूर मध्यप्रदेश भारत येथे झाला शारुख खान बद्दल शारुख खान बद्दल काय

block bluster hit ठरले आहे शारुख खानचा जन्म दोन नोव्हेंबर एकोणविशे पासष्ठ रोजी नवी दिल्ली येथे झाला. good afternoon काय करताय?

बस निवांत होतो हा तुमचा काय चालू आहे?

अच्छा हम्म ठीक आहे स्टेटस ठीकच आहे मी फक्त ताजमहल असा आग्रह होता ना त्यांच्याकडे की मी तुम्हाला एक नवीन मोबाईल घेऊन देते एक नवीन मोबाईल घ्या एक नवीन मोबाईल घ्या असा आणि आधी पण म्हणजे retired झाले होते तेव्हा पण एक मोबाईल घेऊन दिला होता पण त्यांना असा आहे की नाही मला नवीन नाही तर मला नवीन नकोच मग तो मोबाईल माझी आई वापरते पण मी परत बोली पप्पांना की तो keypad चा आहे ना मोबाईल असं तर एक मोबाईल घेऊन देते तर ते बोलले कि नाही नाही हा तू म्हणजे तू मला घेऊन दिलेला हा पण तर तूच घेऊन दिलेला आहे ना तर म्हटलं नाही आता जग कुठे कुठे जाते आहे आणि तू मोबाईल केव्हा तेव्हा मला म्हणजे माझी file च income होत माझा पहिला पगार होता तो तर अह तेव्हा म्हणजे पहिला पगारामध्ये मी माझ्या जास्त पण नव्हता एक lecturer म्हणून एका college मध्ये लागली होती आणि कस experience नव्हतं अनुभव घेण्यासाठी म्हणून मग असं होतं की नाही जायचंय college ला जायचंय शिकवायला जायचंय senior college ला lecture होती आणि खूप म्हणजे कमी पैसे द्यायचे ते लोक म्हणजे माझा जाण्यातच खर्च तेवढा निघायचा. पण कसं असतंय ना कि जोपर्यंत तुम्हाला अनुभव भेटणार नाही तो तेव्हा म्हणजे तेव्हापर्यंत तुम्हाला एक चांगला job पण मिळणार नाही ना मग पुढे तर त्यामुळे मी तो job केलेला होता. तो job करताना जेव्हा माझ्या पहिला पगार मला माझ्या हातात मिळालेला होता. फक्त दोनच हजार होता तर एक हजार चा मोबाईल घेतलेला होता आणि एक हजार च पप्पांना shirt घेऊन दिलेल होत आणि तो keypad वाला असतो ना सॅमसंग छोटा मोबाईल यायचा आधी खूप hello हा हा हो बरोबर तोच तोच मोबाईल मी पण माझ्या आईला same तसाच मोबाईल घेऊन दिला होता. अह नोकियाचा आहे तो सॅमसंग नाही नोकियाचा पहिला मोबाईल आला होता तो घेऊन दिला होता.

तो घेऊन दिला जातो मी असेल त्यांना दोन हजार चौदा मध्ये वैधून दिलेला होता. तर आता त्यांना हा मग retired झाले ना तर परत मी त्यांना दोन हजार वीस मध्ये परत मोबाईल घेऊन दिला तर ते ते बोलले नाही नाही मला touch screen touch वाला समजणार नाही जमणार नाही त्यामुळे ते वापरत नाही. मग कधीतरी असत ना की आई वगैरे घरी नाही बाहेर गेलेला आहे तर आपल्याला काय काम वगैरे असेल तर आपल्याला असं वाटतं की video call वगैरे करावा तर नाही करू शकत ना आपण किंवा त्यांना पण ते बोलतात मला काय काम आहे. समजत पण नाही आणि घरात तर आहेत ना सर्व आज आपण जर आज तर तुझ्या आईला call केला ताईला call केला की या भावाला call केला तर आपण बोलू शकतो तर त्यामुळे मग बघू. आणि ते हेही बोलतात कि नाय तू तू स्वतः बनवलेला पैशांच्या आणि पहिल्यांदा घेतलेला आहे तर तू माझ्या खूप जवळचे आहे तुझ्या आहे की नाही मला माहिती नाही पण माझ्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे कशी आहे म्हणजे आता घरातली मी मोठी मुलगी होती आणि माझं त्यांना असं नेहमी वाटायचं की मी doctor वगैरे झाली पाहिजे काही पण आणि मला त्यामुळे science पण घ्यायला लावलं होतं त्यांनी अकरावी बारावी मध्ये तर मला आवड होती मला म्हणजे कला विषयाचे खूप जास्त आवड होती. त्यामुळे मी ती बारावीनंतर वगैरे म्हणजे बंद change केली शाखा शाखा change केल्यानंतर मग परत त्यांना खूपच झालं की नाही ही काय करेल पुढे काय तरी पुढे काय करेल काही म्हणजे तिला आणि खूप सारी मुलं वगैरे पण बघायला यायचे ना त्यांच्या सरळ असायचं अरे नाही art शिकलेली आहे art विषयांमधून आहे कला विषयातल ही degree घेतलेली आहे. अह शिक्षण झालेल आहे त्याच्यामुळे तिला कधी job मिळणार नाही वगैरे पण जेव्हा मी एवढं मोठं college मध्ये एक lecturer म्हणून लागली हम्म पगार असेल कमी पण एक lecturer म्हणजे अह senior college ला lecturer असण कमी गोष्ट नाहीये आणि ते पण जस तुमच education तसंच तुम्हाला ती job मिळालेली आहे. तर ती खूप मोठी गोष्ट होती खूप मोठी achievement होती आणि ते खूप म्हणजे अह मग त्यांना कसं ना जेव्हा मला job बघितला की त्याच्यानंतर next month मध्ये त्यांना थोडं heart problem वगैरे झाला ते admit वगैरे होते. तर अह तरीपण ते सगळ्यांना सांगायचे की हा मोबाईल मला माझ्या मुलीने घेऊन दिलेला आहे. मला म तिला पहिला पगार आलेला होता तिचा तर हे घेऊन दिलेल आहे ते घेऊन दिलेल आहे म्हणजे असं सगळ्यांना सांगायचे जो पण येईल ना प्रत्येकाला सांगायचे. हिने मला हे घेऊन दिल. सोनुने मला हे घेऊन दिल. सोनुने मला ते घेऊन दिल. वारंवार प्रत्येकाला सांगायचे. त्यांना खूप कौतुक होतं. त्याच्यानंतर हुडुहुडु करता करता मी मोठ्या मोठ्या पोस्टवर जात गेली जात गेली. आणि माझी माझा पगार पण तेवढा वाढत गेला. तर अह आता जेव्हा मी एप्रिल-मे मे दोन हजार वीस मध्ये माझ्या आईची पण तब्येत खराब झाली होती. तेव्हा घरी गेली होती. लॉकडाऊन मध्ये तेव्हा पण माझी earning खूप जास्त होती. तर ते सगळ्यांना सांगायचे की नाही म्हणजे म ही आमचा मुलगा असती तर बरं झालं असतं किंवा म्हणजे आता ही मुलगी बरच आहे. ती दीड लाख पाहते दोन लाख कमवतेय तिची income एवढी आहे ती म्हणजे तिला ते सगळ्यांना खूप कौतुकाने सांगायचे. जो पण येईल सगळ्यांना सगळ्यांना अरे पण आता तरीही ती बोला आता ती किती कमवत असेल. पण तरीही म्हणजे ते आताही मी पहिला कमाईचा घेतलेला मोबाईल आता ते वापरतात आणि ते shirt जे आहे ते आताही त्यांनी जपून ठेवले आहे तर त्यांना खूप आनंद होतो. बरोबर नाय पहिली कमाई जी असते ती खरोखर म्हणजे सर्वांना अह असं नसत एक आठवण म्हणून राहते आता माझी मी जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मला पहिला पगार आला तो चार हजार रुपये आला होता.

तिला एक तो मोबाईल दिला होता. आईला एक साडी आणि बाबांना एक shirt अह shirt आणि pant घेऊन दिलं होतं असं तर ती ही पहिली कमाई होती म्हणजे अजूनही आठवतं म्हणजे त्या कमाईला असं वाटत होतं की पूर्ण पैसे खर्च करून टाकावे आत्ताचे त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन मग स्वतावर काहीतरी खर्च करू देत. तर असा ते होतं आणी खरोखर ते एक असत ना एक आनंद होतो त्या पहिला का कमाईचा कारण की आपण अह शिक्षण संपवून बाहेर न्यू स्टोअर तर आपल्याला वाटतं की पण काहीतरी कमवायला व्हायला पाहिजे काहीतरी पैसे पैसे कमवा आणि जेव्हा ते पैसा हातात येतात तर एक तू वेगळाच आनंद असतो. पहिला कमाईचा मग काय पण हळू पुढे जात जात जातो आणि कमाई आपली वाढत जाते पगार वाढत जातो मग नंतर तो आनंद हळूहळू कमी होतो पण त्या आठवणी नेहमी राहतात आपल्यासोबत हा आणि गरजा पण आपल्या वाढत जातात आता बघा तुम्हाला कितीही किती पगार असेल काही असेल तरी अह पण तरी अस असत ना कि नाही increment या वर्षी जास्त व्हायला पाहिजे बघा मला जर पाच सहा हजार increment नाही दिलं कंपनीने या शाळेने मला नाही दिल तर मी हा job continue करणार नाही असं नेहमी येतं जात डोक्यामध्ये समजा तुम्हाला जेवढा पण पगार मिळाला तेवढा कमीच असतो आणि कस प्रत्येक वेळी तुमच्या account मध्ये पगार येतो प्रत्येक महिन्याला येतो तो आनंद भेटत नाही जो पहिल्या आनंदा सह